तीन स्टँच्यु आहे स्टँच्युच्या आजुबाजूने जाण्यायेण्याचा रस्ता आहे अह परत दोन स्टँच्यु सेम आहेत एक वेगळा आहे आजूबाजूनी खूप सारे झाडं आहेत साइडला थोडे दगडं वैगेरे आहे. छोटा कचरा --

एक अपार्टमेंट आहे अपार्टमेंट मध्ये जाण्यायेण्याचा रस्ता आहे अ-परत साइड ला गाड्या वगैरे पार्क केल्या आहेत काही लोक आहेत छोटे-छोटे झाडे आहेत छोटे-छोटे गवत आहे अ-सिमेंट चे खांब--